आणि सिमेंट कलर आहे पिलर ला सिमेंट कलर लागला आहे त्याच्या माग ज झाडा मला दिसताय आ अ अजून जो गेट जो हाय साइड चा कंपाउंड वालाय त्याच्यात त्याला एक बॅनर लागलाय त्या बॅनर मध्ये दोंन मानस दिसत आहे.

ह्या इमेज मध्ये एक टी_व्ही दिसत आहे आणि दहा नननणण चेअर लागली आहे त्या चेअर च्या खाली रेड आहे वरच्या त्याच्या खाली पिछात पांढरा आहे

काड्याच्या त्याच्यावर तो उभा आहे आणि तो ई कोणीकडे तरी पाहत आहे साइड ला कपडे आहे त्या साइड ला केरेट आहे तिच केरेटाचे झाड दिसतंय.

आणि पुढील लीव अ समोर समोर बाजूला डिनर सेट आहे अ टेबलं लागलाय डिनर टेबलं लागलाय चार खुर्च्या आहेत त्याच्यामध्ये एक एकच दिवालीला फोटो लागलीय.

ह्या इमेज मध्ये अजनी रेल्वे स्टेशन मला दिसतय अजनी नावाचा हा बोर्ड लागला आहे अ पिवड्या कलर चा बोर्ड आहे.

अ अजनी हे नाव काळ्या अक्षराने लिहील आहे.